सहा गाड्या उभ्या आहेत आणि त्याच्या समोर एक गाडी उभी आहे आणि मी याक या शोरुम च नाव आहे खंडेलवाल आयटो मोटर्स प्राइवेट लिमिटेड .

आणि तो आभाळाकडे लक्ष देत आहे आणि साईटने हिरवळ भाग भरपूर आहे.

आणि समोरील बार च्या समोर एक रोड आहे रोड वरून कार जात आहे.

आणि या ढगांनी थोडा हिरवळ भाग सुद्धा आहे.

आणि त्या गेटच्या बाजूने काही शिड्या आहेत ते वरील स्लॅप वर जाण्यासाठी लावलेल्या आहेत.

तिथे एक टेबल आहे आणि त्या टेबलावरती कॉम्प्युटर ठेवलेला आहे.

या फोटो मध्ये एक शाही धाबा आहे आणि त्या धाब्याचं नाव सुद्धा शाही धाबा असं आहे आणि त्याच्या समोर एक फोर व्हीलर उभी आहे.